उन्हा पावसातल्या तोंड देत त्यांच्याशी झगड्त गडी ताठ तशीच उभी होती. हळूहळू गडी हि खंगत गेली आणि चारही बाजूने कणाकणाने ती कोसळू लागली. गावातील उचापती लोक तर होतेच. आणि गडी पाडण्याची वाटच पाहतच होते. गाववाल्याना गडी कोसळली तर तिच्या खालची पांढरी माती हवी होती.

हीच गत बापू गुरुजींची ही झाली. बापू गुरुजीं यांनी गाव त्यांच्या कोसळण्याची कथा म्हणजेच गडी होय. त्याला तो सत्कार मिळणार होता. आणि त्या सत्काराच्या साठी ते आलेले पण पूर्व स्मृतीने ते एकदम ओले झाले पूर्ण हृदयद्रावक असं त्यांना सगळं आठवलं की मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्टा खाल्ल्या किती खस्ता खाल्ल्या कष्ट आणि खस्त शब्द ही त्यांच्यासाठी अपुरे आहेत त्यांच जर आपल्याला द्यायचं असेल संदर्भ तर शोध कथेच्या नाइकेचे स्वभाव चित्र तुमच्या शब्दात रेखाटा. ये अनु अनुबद्दल लिहायच आपल्याला ऐका. शोध या कथेची नायिका अनु आहे. ति चार चौघींसाठी एक तरुणी आहे. तिच्या व्यक्तिमत्वच तिच्या व्यक्तिमत्वच रसायनच वेगळं आहे. ती पूर्ण पूर्णतः वेगळी मुलगी आहे. वरवर पाहता ती थोडी विचित्र वाटते. पण तशी ती नाही. ती एक स्वतंत्र बुध्दीची आजच्या काळातील तरुणी आहे. ती स्वतंत्र विचाराने वागवा पाहते. कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचं नाही. आपले विचार स्वतंत्र हवेत. मते स्वतंत्र हवित. यावर ती ठाम आहे स्वतःचे स्वतंत्र विचार स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी ती पाच वर्ष स्वतंत्रपणे जगण्याचे निर्णय घेते स्वतंत्र बुद्धीने समाजाला समजून घेण्यासाठी आणि त्यावरून मी जज करणार समाजाला असा तिचा main मुद्दा असतो. त्याला समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहायचं ठरवते. आपण घरी राहतो तेव्हा आपण आई-वडिलांच्या आणि मोठ्या माणसांच्या अधिपत्याखाली राह राहतो आणि ते जे म्हणतील तसच आपण करतो. हे बौद्धिक पारतंत्र्य तिला नको आहे. त्याला अनू नाकारते. समाज समजून घ्यायचं असेल तर समाजात साक्षात वावरल पाहिजे. म्हणून ती नोकरी करायचे ठरवते nurse च्या पेशात सेवा धर्म असतो. सेवा हे सगळ्यात उत्तम असतं. त्यामुळे ती nurse चा पेशा स्वीकारते. म्हणून ती nurse होते. रुग्णाच्या भावजीवनात स्वतःला स्थान मिळवते इतकी ती स्वतः त्यामध्ये स्वतःला समर्पित करते आणि ती उत्तम nurse ठरते अशी आहे आपल्या अनुची आगळीवेगळी कथा आणि तिचा स्वभाव सोप्या पद्धतीत सांगितले की नाही मी boarding गात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचे बापूंगुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दात लिहा. complete तुम्ही स्टोरी वाचली ना तर तुम्हाला काहीही म्हणजे काहीही मनाने लिहू शकता म त्यासाठी तुम्हाला एक मिनिटं हा बाळांनो त्यामुळे तुम्हाला कुठचाही प्रकारे तुम्हाला मला तेच typical लिहिलं पाहिजे. जश्यास तस लिहिलं पाहिजे. असं काहीही नाही ते बंदनकारक नाही. तर boarding तल बघा. boarding तल्या मुलांवर गुरुजींची खूप माया होती. त्याचप्रमाणे मुलांचे ते लाडके शिक्षक होते. त्या त्यांच्या शब्दाला विद्यार्थ्यांच्या मनात खूप मान होता. त्यांचा शब्द ते कधी खाली पडून देत नसत गुरुजींच्या मताप्रमाणे वागण्यासाठी सगळेजण धडपडत होते. गुरुजींच्या मताप्रमाणे वागण्यासाठी सगळेजणच besttry करत होते. आणि गुरुजींची त्यांच्यावर विशेष माया होती, जीव होता, रोज रात्री मुलांना कंदिलाच्या प्रकाशात घेऊन ते बसत. त्यांचा अभ्यास घेत, पहाटे उठूनही अभ्यास घेत गुरुजींचा मुलगा वारला, तेव्हा ते मुले दुःखाच्या सागरात बुडून गेले. सातवी पास झाल्यावर विद्यार्थी सहाजिकच शाळा सोडतात. काही शिकलेल्यांना बापूनी अन्य गावच्या शाळत शिक्षक पदावरची नोकरी केली. नोकरी मिळवून दिली. आपली उदरनिर्वाहाची सोय झाली. उदरनिर्वाह म्हणजे पोट भरण्याच त्यांचं साधन. तर उदरनिर्वाहाची सोय झाली तर विद्यार्थी गुरुजींना विसरले नाहीत. आणि इथे हेच सांगितल आहे की आता हे जे मी सांगते ना तुम्हाला

आपल्या उदरनिर्वाहाची सोय झाली तरी विद्यार्थी गुरुजींना विसरले नाहीत. दर गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते आठवणीने गुरुजींना भेटत. श्रीफळ देऊन म्हणजे नारळ देऊन त्यांच्या पाया पडत आणि त्यांचा आशीर्वाद घेत. आपल्याला आपापल्या गावी जात. त्यांच्या गावी गुरुजींनी यावे असा ते आग्रह करत. अशाप्रकारे सर्व आजी माजी सर्व विद्यार्थ्यांच्या गुरुजींवर जीव होता. आणि गुरुजींना तेवढच ते सन्मान द्यायचे. okay बाळांनो, माझ्या मते हे खूप उत्तम प्रकारे मी explain केल आहे आणि अजूनही काय असेल जस भिडे दाम्पत्याचा आहे.

काल सकाळपासून हा तिसरा lecture आहे. कारण तेच तेच तेच माझं होतंय. दोन private होते आणि आता हे तुमचं. त्यामुळे उत्तम प्रकारे तुम्हाला मी काय महत्त्वाचा आहे काय आहे हे सगळं तुम्हाला मी सांगेन. बघा आता हे मुलाखत उपयोजित लेखन अह मराठी लेखन आता याच्या मध्ये मुलांना सगळ्यात जास्त अवघड हा प्रकार जातो बरं का बाळांनो आणि ते कुठच्याही प्रकारचा passage नसतो की काय लिहायचं. काय नाही. तर उपयोजित लेखन आहे मुलाखतीच मुलाखत कशी असावी आता मला सांगा चला तुम्ही textually प्रमाणे नका जाऊ तुम्ही मुलाखत घेताय कुणाची तर काय पाहण आवश्यक आहे. तर त्याची history

सगळं आपल्याला थोडंस यांच्यामध्ये उपाययोजित लेखनमध्ये आपलं कौशल्य किंवा आपण जे ही आजपर्यंत आजूबाजूला पाहिलय ते सगळ आपल्याला आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये आपल्याला लिहायच आहे. आता बघा. मुलाखतीच्या प्रारंभासोबत प्रारंभाबाबत तुमचे मत काय? तर आमचे मत अस आहे की मुलाखतीची सुरुवात आकर्षक सहज आणि वाचकांच्या मनाला भावेल अशी असावी. correct मुलाखत दात्याच्या अल्प परिचय देऊन अन अह अनउपचारीक गद्यांनी आरंभ करावा म्हणजे थोडक्यात आरंभ करावा. तुम्हाला हे मोठे मोठे शब्द येत नसतील तर okay तर थोडक्यात आरंभ तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर न मुलाखत दात्याशी सहज संवाद साधता आवश्यक असतं. ते संदर्भ देऊन विषयाची प्रस्तावना करावी म्हणजे विषयाची थोडक्यात तुम्हाला आशय तर सांगावा आणि मुलाखतीची सुरुवात एवढी आकर्षक आणि श्रवणीय होईल तेवढी पुढील कार्यक्रम रंगात येईल आणि पुढे व्यवस्थित तुम्हाला ते समजेल. आणि मुलाखत दात्याच्या आयुष्यातील एखादा अनुभव. मुलाखत दात्याचा एखादा अनुभव जो आहे, किस्सा जो आहे, तो इथे आपल्याला हलके फुलके ठेवावे. त्यानंतर न मग मुख्य विषयाकडे चर्चा वळवावी. झालं. आल इतक्या सोप्या पद्धतीने. आता पुढच. माहितीपत्रaकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी थोडक्यात स्पष्ट करा, पण observely असायलाच हवी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे काम माहिती पत्र हे उत्तम साधन आहे. माहिती पत्र म्हणजे advertisement आपण किती आपलं अह आपलं जे आपण ग्राहकांपर्यंत आपला product उत्तमोत्तम रित्या आपण पोहोचू. त्यात त्याला त्याची main इथे skill आहे. माहितीपत्रकाच्या दृश्य मांडणीत मजकुराला विशेष महत्त्व. advertisement दर्शनी रूपात सोबत माहिती पत्रकाच्या मजकुराला ही फार महत्त्व आहे. माहितीपत्रक वाचले जाण्यासाठी प्रत् आह भाषाशैली ग्राहकाला आकर्षित करणारी असावी. सोपी परंतु परिणा म कारक असावी माहिती पत्रकाची भाषा पन्हाळीक नसावी. आह आणि मनाची पकड घेणारी आणि सहज आशय ध्वनित करणारी असावी. माहिती पत्रकाची भाषा उत्पादनाची स्तुती करणारी असावी, परंतु ती अवास्तव असणं अवास्तव मांडणी असणारी नाही. त्याची काळजी आवश्यक आपल्याला ठरते. उदाहरणार्थ आमच्या घरगुती पोळी भाजी केंद्रात पोटभर जेवण मिळेल घरच्या जेवणाचा अनुभव येईल, कमी किमतीत चवदार अन्न मिळेल. एवढ्या माहितीसाठी पोटभर जेवण घरच्या चवीचा आस्वाद किमत कमी द्याल तुम्ही दाद अशा एकाच वाक्यात सांगताना मनाला स्पर्श करणारी भाषाशैली ही माहिती पत्रकात असणे साहाय्यक ठरते. बरोबर आहे. म्हणजे मोठी मोठी उत्तर वाचून लोकांना होईल असं काही लिहायचं नाहीये. सोप्या पद्धती सुव्यवस्थितपणे तुम्ही एकदम सुंदर रित्या ती माहिती लिहिली. advertisement लिहिल तर आकर्षित ग्राहक नक्कीच तुमच्या पर्यंत आकर्षित होईल. आता पुढचा प्रश्न आहे. अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दात लिहा. अहवाल का जरुरीचा आहे? तर अहवाल हा कोणत्याही कार्यक्रमाचा अर्ज असतो. बरोबर आहे. कार्यक्रमातील बारीक सारीक गोष्टींची नोंद अहवाल लेखनात घेतलेली असते. संस्थेच्या कामकाजात अहवाल विश्वसनीय घटक मानला जातो. संस्थेच्या कार्यक्रमाच्या सभेच्या नोंदी ठेवणं आवश्यक असते. संस्थेच्या भविष्यकालीन योजना, उपक्रम

नियोजनासाठी अहवालाचा उपयोग होऊ शकतो. विविध संस्था लघुउद्योग ते मोठे मोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत हे ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींचा अधिकृत अह प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. त्यामुळे एखाद्या क्षेत्रात महत्वकांशी उपक्रम सुरू करायचा असेल तर आरंभी त्या विषयाचे त्यासंदर्भाचे योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे असते. आता पुढचं. माहितीपत्रकाचे वेगळेपण तुम्ही तुमच्या शब्दात स्पष्ट करा. इतरांच्या माहितीपत्रकापेक्षा आपले माहितीपत्रक कसे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असेल याची काळजी घेतली पाहिजे. आजार आह आज पर्यंतची बाजारात नवनवीन उत्पादने येतात. आज रोजी नवीन नवीन उत्पादने नवीन नवीन product विकतात या स्पर्धेत आपल्या उत्पादनाच्या माहितीपत्रकाचे वेगळेपण टिकवणे हे आवश्‍यक असते. त्यासाठी माहितीची मांडणी वेगळी प्रमाणे केली जाते. हे वेगळेपण माहिती पत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आणले पाहिजे त्यासाठी इतरांपेक्षा वेगळी नवीन रुचक उपयोगी माहिती देणे आणि वेगळा आकार वेगळी मांडणी आणि रचना वेगळा दृष्टिकोन ठेवणे त्याद्वारे माहितीपत्रकात वेगळेपण आणता येते. त्याचा हे मार्ग आपल्याला चार mark ला येणार आहे आणि दोन कृती यापैकी आपल्याला जे येतील ते सोडवायचे आहेत. आता पुढे बघा. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. आता पहिली कृती काय आहे? एका खालील मुद्द्यांच्या मुलाखत कार्यकर्तृत्वाची ओळख असतील हे विधान स्पष्ट करा. आता त्यांनी मुद्दे दिलेत मुलाखत म्हणजे कार्य क्षेत्रांमध्ये त्यांचा ठसा कसा होता असाधारण व्यक्ती आव्हाने आणि विशेष आदर, तर इथे लिहायचंय. एखादी सामान्य व्यक्ती जेव्हा असामान्य कामगिरी करते तेव्हा त्या व्यक्तीची जडणघडण जीवन पट जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. नवीन कुणी काय आलं, आपल्याला खूप महत्त्वाचं असतं ना ते बघन, तर हे खूप महत्त्वाचं असतं. विशिष्ट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना बोलते करण्यासाठी मुलाखतीचे आयोजन आह केले जाते. प्रश्नाच्या माध्यमातून अशा व्यक्तींना बोलते करण्याची जबाबदारी मुलाखत काराकडे असते. मुलाखतीत कार्य अह कार्यसिद्ध व्यक्तिमत्वांचा

अशा व्यक्तींचा जीवन प्रवास हा नक्कीच संघर्षमय असतो. जगावेगळी आव्हाने समर्थपणे हे अह स्वतः हा सिद्ध करू शकतात. स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने स्व सिद्ध केलेल्या व्यक्ती मुलाखतीतून समोर येतात मुलाखतीच्या माध्यमातूनच यासंदर्भात च्या आपल्या मनात असणाऱ्या आदरात आणखी वाढत होती. बरोबर. आता हे खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती पत्रकांची रचनेची वैशिष्ट्ये सांगा. अह तर मी rapidly घेते कारण अह आह आहे वेळ आहे खालील माहिती पत्र माहिती पत्रकातून कोणतेही संस्था उत्पादन सेवा त्यांची वैशिष्ट्यपूर्ण रित्या परिचय होत असतो. माहितीपत्रकामुळे एखाद्या उत्पादकाला नवीन बाजारपेठ सहज आपल्याला प्रवेश करता येते. जन्मत

आणि माहिती पत्रकाचा मुख्य हेतू माहिती देणे हा आहे. संस्थेबद्दल विश्वासहार्य माहिती गरजेची असते. माहिती पत्रकातील माहिती सत्य, वस्तुनिष्ठ असावी. माहितीचे स्वरूप हे सुटसुटीत असावे. माहितीपत्रकाची भाषा साधी, सोपी आणि सामान्य लोकांना समजेल अशी असावी. माहितीपत्रक वाचून झाल्यावरही लोकांनी ते जपून ठेवणे. हे उत्तम माहितीपत्रक असल्याची ओळख असते. नवनवीन योजना, सेवा, उत्पादने त्यांची सविस्तर माहिती देण्याचे काम माहितीपत्रक करत असते. विश्वासहार्य माहिती देण्याचे काम जे आहे ते माहिती पत्रक करत असल्याने त्यांची उपयुक्त क्तता महत्वाची असते आपल्या उत्पादनाची सविस्तर आणि विश्वासहार्य माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे माहितीपत्रक एक उत्तम साधन आहे. ते वाचताना नेहमी आकर्षित करते. आता काय काय मुलांना असेल की miss हे का सांगतात तर खूप महत्त्वाचा आहे बाळांनो चौदा mark च त्यामुळे मी प्रत्येक उत्तर हे explain करतीये की यातले एक दोन चार point तुम्ही लिहिता तर ते महत्त्वाचा आहे आणि almost माहिती म्हणा बघा ना सगळ्यात same च आहे तर सगळं mix करून एक दोन तीन point आले तर त्यात तुमचा फायदा आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये विशद करा. अहवाल म्हणजे

कधी झाल्या परीक्षा आठ दिवस होऊन गेले. अच्छा रोहनच्या आणि भाग्येशच्या आठ दिवस झाले तेव्हा झाल्या चाळीतल्या मुलांच्या. आमच्या शाळेतल्या मुलांच्याही अं झालं समजा नऊ दहा अकरा एक एप्रिल पर्यंत होऊन जाईल.

आमचे तर पोरांचे result सुद्धा लागले. हो का? मे ला. आता एक मे ला लागतो.

तुमच्या इकडे लागले असतील CBSE pattern चे? त्यांची लागतात आमच्या कडे पण. Hello hello hello hello आवाज आवाज येतोय का? हो येतोय आता येतोय येतोय. तर इथे काय होत महिती आहे का? ते CBSE pattern आपल्या मुलांचे तर लागले. पण इथे आहे ना ज्या दुसऱ्या शाळात

थोड्याश्या advance त्या काय करतात महिती आहे का? त्या पचवी पर्यंत मुलांच्या परिक्षाच घेत नाहीत.

म्हणजे म्हणजे ते कसं करतात महिती आहे का? दर आठवड्याला एका विषयाची test असते त्यांची.

दर आठवड्याला एका विषयाची test आन ती पण कुठल्या विषयाची test असते अं mostly MCQ ची test असते. oral MCQ आणि हा असं. मग आता आता मग ते आताते आमचा असा विषय चालू होता तर त्यांच असं म्हणनं आहे त्या शाळांच की आम्ही जे म विद्यार्थ्यंच मुल्य मापण करतो.

पहिलं आपल कसं होत, शंभर पैकी आपल्या आपल्या वेळेस आसं होत की शंभर पैकी आपण exam द्यायचो. पण आता आपल्याकडे पण नाही पहिली दुसरीला समजा तीस पैकी paper असतो. तीसरी चौथीला चाळीस पैकी असतो. म्हणजे आणि बाकीच जे राहीलेलं marks आहे समजा आता तिसरी माझाकडे तर समजा तीस पैकी चाळीस पैकी त्यांचा paper आहे. तीस पैकी paper हे अं दहा mark ची oral हे आणि राहिलेली सात mark मग समजा त्यांच अं हे असतं समजा वर्षभर आपण म्हणजे त्यांच मुल्यांकन करतो समजा. त्याच्यावरुण असतंं म्हणजे other activity वगैरे बाकी त्याच्यात आपण choose करु शकतो समजा. त्याच्यावरुण असत. शंभर पैकी आपल्या ज्यावेळेस होतं समजा mark शंभर पैकी

आपण शंभर पैकी स्वतःच लिहायचो. का ग? म्हणजे आता पहिलीच्या मुला पासून तर बारावीच्या मुला पर्यंतचा मुलगा शंभर mark चे paper आपण लिहायचो आता तरी थोडसं समजा oral वगैरे आहे या नववी दहावीला पण दहावी बारावीला पण. आठ कडमड त्यावेळेस आसं नसायचच ना. त्यावेळेस शंभर पैकी शंभरचाच paper लिहायचो. पण काग यानी फरक पडला पडतो का? आपल्या वेळेस मला नाही आठवत मला कधी oral exam मी कधी पाचवी नंतर दिली आहे. म्हणजे आठवत हो नइ नइ आपल्या वेळेस नव्हती. पण आता या मुलांच्या म्हणजे अं वाक चातुर्य किंवा त्यांच वकृत्व किंवा त्यांचा वाद विवाद याच्यात काही फरक येतो का या सगळ्या गोष्टींनी? हो येतोना मग आता आदरातिर्थी म्हणजे कसं म्हणतो आपण. की मुलगा हा सर्वगुणसंपन्न झाला पाहिजे. त्याचा हा विकास सर्वांगिन झाला पाहीजे. म्हणजे आपल्या वेळेस कसं होतं? की फक्त आणि फक्त आपण आभ्यास करायचो वाचन करायचो आणि ते पाठांतर करायचो. आणि paper मध्ये जाऊन ते उतरावयाचो त्याच्यामुळ व्हायच काय? आपला जो सर्वांगीन विकास होता आवश्यक बौधीक शारिरीक तो होत नव्हता. मग आता कसं होतं समजा मुलाच त्याच वर्षभर आपण जे निरिक्षण करतो त्याच्या आम्ही नोंदी ठेवतो समजा. वर्षभर तो काय करतो समजा, कोणत्या activities करतो आहे. कोणत्या अह स्पर्धेमध्ये तो भाग घेतोय? किंवा तो वर्गामध्ये जो समजा तो त्याचा performance असल समजा तो काय असेल. म्हणजे असं ह्याच्यातून oral म्हणजे आपण त्याच निरिक्षण करत असतो समजा हा काय बोलतो? उत्तर कसे देतो वर्गामध्ये? त्याच्या नंतर जर समजा आपण activities घेतो त्याच्यामध्ये तो कसा आहे समजा. आता मुळात जी शिक्षण पद्धती तीच बदलली मग ती सगळी activity, learning बे

basic कारण की आता समजा आपण कसं होतो समजा की हे शिकवल आपल्याला फळ्यावरती एक ते दहा अंक दिले. आणि हे एक ते दहा अंक म्हणजे आता आपण शिकले समजा

त्याच्यामध्ये तु एक काढ किंवा मग ते एक वस्तु तु मोज अशा म्हणजे अशा वस्तुंचे संख्य वस्तु त्याच्यासाठी आनेक साहित्याचा वापर केला जातो. हा म्हणजे म्हणजे ते जे आहे ना आपल्या डोक्यामध्ये ते पुर्ण म्हणजे ही संकल्पना fit केली जाते. आपल्या वेळेस आपल्याला संकल्पना कधी कळालीच नाही. काय आहे basic नेमका

हा म्हणजे ते माध्यम आपल्यासाठी नव्हतीच ना. म्हणजे आपण माध्यमाचा कधी उपयोगच नाही केला. जेव्हा B. edD. edit ला शिकलो तेव्हा कळालं ही असली माध्यम असतात. मस्ती म्हणजे माध्यम असतात की आता हे असं television वर लोक शिकवतात. मग computer वरनं लोक शिकवतात. मुल पण शिकतात. आणि नंतर practical based learning आपण ज्याला आसं म्हणतोना प्रात्यक्षीत दाखवून दाखवून शिकवनं. दाखवून शिकवनं याला खर महत्व आहे. तर म्हणजे कसं होत माहिती का जसं ही आज आजची पद्धत तशी योग्य आहे. फक्त परिक्षा न घेता दुसरा सुद्धा अं वेगवेगळ्या गोष्टींवरन त्या मुलांच मुल्यामापन करन.

काय होतं की मुलगा हा शि त्याच्या त्याच्या पद्धतीनं शिकत असतो. फक्त आपण त्याला त्या गोष्टी मध्ये मार्गदर्शक म्हणून काम करण गरजेच असत.

पध्दतीमुळ काय होत सांगु का? दडपण मुलांवरती सतत राहत आणि पण जे नैसर्गिक रितीने शिकल पाहीजेना

त्यांचा एक दिवस ठरलेला fix हे त्या दिवशी त्या विषयाची परिक्षा होईल. ती परिक्षा पण कशी होईल? की general जसे चालतय तसं tick mark चे प्रश्न, oral चे प्रश्न जस सहा एक वर्ग चालते तसे ते घेणार. आसं नाही की आपल्या कडे आता आमच्या मुलांची सुद्धा LKG पासनं परिक्षा झाली. LKG, UKG पासनं चिकुची सुद्धा तर मला असं कधी कधी म्हणजे कायम असं वाटत की परिक्षा म्हनजे एक प्रकारच burden नच असत.

भाग्येशची परिक्षा आता तो सांगतो junior KG ला आहे भाग्येश. नी त्याला मुलाला मुळात exam म्हणजे काय? परिक्षा म्हणजे काय याचाच अर्थ कळत नाही. आणि त्याची exam ठेवली जाती तु विचार कर म्हणजे त्या मुलाला काही कळतय का? तुम्ही ते मुलात exam म्हणून त्यांची घेतली नाही गेली पाहीजे in general म्हणून घेतली पाहीजे classroom मध्ये.

मग कशाला तुम्ही त्या ह्या सगळ्या गोष्टी परिक्षा आणि मला असं वाटत नाही बऱ्याच वेळा असं काही होतं. की काही मुलं अं एका विषयात खुप चांगले असतात दुसऱ्यात नसतात. म्हणजे परिक्षांमुळे काय होतं त्यांचा तो interest पण वा वाया जातो निघुन जातो. आणि ज्याच्यात त्यांना नाही interest त्यात अभ्यास करावा लागतो.

फक्त pass होण्यासाठी pass होण्या हो नाही आमच्याकडे कित्तेक मुलं अशे आहेत. का म्हणजे वर्गामध्ये काही येत नाही. पण activity मध्ये सर्वात पुढे असतात. काही काम सांगितलं सगळ्यात पुढे असतात. हो मग आपण जेव्हा आपण लहानपना पसन हेच पाहतो ना खुप मुलं खुप चांगले नसतात अभ्यासात. किंवा त्यांना खुप चांगले marks येत नाहीत पण ते आयुष्यात खुप यशस्वी

म्हनजे बारावी नंतर शिक्षण सोडून दिलं दहावी नंतर शिक्षन सोडून दिलं. आणि सरळ business चालू केले. म्हणजे ते ह्या सगळ्या चाकोरी बद्धता आहे जी त्याच्यातून सगळ्यांना बाहेर निघायचय. म्हणजे त्याना नको

म्हणजे त्याला तेच शिकायच नसतं पण त्याला दुसरं खुप काही येत असतं. पण घरच्यांना काय वाटतं की नाही बुआ त्याच्या मुलाला एवढे mark पडले मग माझ्या पडले पाहीजे. मग त्या सा त्या स्पर्धेमध्ये टिकवण्यासाठी त्या मुलाला आपण कुठतरी म्हणजे आपण त्याला बलच त्या खड्ड्यामध्ये लोटत असतो. आणि परिक्षा आपण आपण परिक्षांमुळच आपण मुलांमध्ये burden टाकतो सगळ्या गोष्टींच. तो बरोबर आहेना एवढ्या बाल वयामध्ये किती म्हणजे त्यांची मानसिकता कुठे जाती? आणि आता एवढी competition झाली. आपल्या वेळेस तरी आपण मनसोक्त जगलो ह्या मुलांना

याच्या व्यतितिक्त वेळोवेळी आपले ते जे निरीक्षने तुम्ही ठेवतात ते पण असतं. तर मग मला असं वाटतं काही मुल खुप उजलेले असतात. मग तोंडी परिक्षेचा फायदा तर होतोच. त्यांना बोलायची practice होते. वर्गात उभराहून ते बोलू शकतात. हा पण फायदा होतोना. आपल्या वेळेस असं काही नव्हत फक्त लिहायच paper देऊन टाकायचा. म्हणजे जी मुलं काही कधीच बोलली नव्हती, ती कधीच बोलली नाही. कधीच नाही बोलली त्यांचा एवढा बी आवाजही ऐकायला आला नाही. ऐकायला नाही मिळाला आणि जी बोलत होती ती सुरुवातीपासनच बोलत होतीना. या सगळा याच्यामध्ये. नाही आणि हे आता फक्त तोंडी परिक्षा ही एकच गोष्ट नाही तर वर्गात पण आहेना वर्षभर पण other activities खुप घेतल्या जातात. भाषन स्पर्धा जीतके सन वार उत्सव जयंती, पुण्यतिथी प्रत्येक वेळेस ते घेतले जातात. त्यात इतके इतके वेगवेगळे

oral चे पण आता आम्ही पण आसे वेगवेगळे videos वगैरे तयार करतोना.

खर तर ह्या परिक्षांन मुळच ह्या सगळ्या गोष्टी अशा होतातना. की परिक्षाच burden नको म्हणून मग आणि ही जे मुल्य मापणाची आता नवी पध्दत ह्या प्रिक्षां व्यतरिक्त त्या मुल्य मापनाच्या पद्धतीमुळ फायदा होतो.

अं आमच्याकड म्हणजे वर्षभर आम्ही आनेक प्रकारे असते. समजा त्यांची तोंडी हे, त्याच्यानंतर प्रात्येक्षीक हे, प्रकल्प हेत तर ते कशा कशा मध्ये त्यांच performance दाखवता बुआ. हं म्हणजे काही मुलं drawing मध्ये दाखवतात, चित्रकला तसं पण प्रत्येकाला आपण प्रश्न सुद्धा वेगळा विचारु शकतो. प्रत्येकाची activities प्रत्येका जन वर्षभर काय काय करतो? म्हणजे प्रत्येक मुलाला आपण समजा मी एका मुलाला समजा प्रात्यक्षीक मध्ये mark दिले, एकाला प्रकल्पात दिले तर दुसऱ्याने जे दुसरं केलं असेल असे सात आठ आहे समजा तर त्याच्या पैकी कशातही देऊ शकतो. जो ज्याच्यात असेल त्याला. हं म्हणजे ज्याच्यात त्याच उत्कृष्ट असेल. त्याच्या त्याच्यात आपण त्याला mark देऊ शकतो. हं दुसर असं

त्याच्यात पण आहे तोंडीला गुण आहे समजा त्याच्या नंतर

पण याच कसं आहे म्हणजे आता तु तु सांगितलय मला की मुल्यमापण फक्त परिक्षांवरती नाहीए हे पण आहे. पण जर परिक्षांमदध्ये pass होनं तर गरजेच आहे ना पण. हो मुल्यमापनासाठी म्हणजे एक तुझी थोडक्यात सांगते तुला. की वर्षभर त्या मुलानी काय केलय.

हे बघण्यासाठी थोडक्यात ती शेवटच परिक्षा आहे. म्हणजे ती मुल्यमापणाची ती पण पद्धत आवश्यकच आहे. अच्छा अच्छा ती पण आवश्यक आहे करण की ती लिहीता वाचता आलच पाहिजे मुलांना.

हे पण थोडसं कुठ तरी चुकीच आलं. कधी कधी त्या क्षमता त्याला आवघत होतच नाहीत. त्या वर्षातल्या एखाद्याचा बुध्द्यांक थोडासा slow असतो, एखाद्याचा fast असतो. मग त्याला जर slow नाही झाला तर काय होतं की त्याला बलच पुढच्या वर्गामध्ये ढकललं जातय. त्या जर क्षमता कधी कधी एक पहिलीला एखाद्याला एक वर्ष लागायचा दोन वर्ष लागायचे. पण दुसरी नंतर तो fast चालायचा. पण आता काय होतं तु पहिलीच तयार नाही आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस त्याला दुसरीला पाठवल जातं. त्याच्यात पहिलीच्या क्षमता प्राप्त नसतात. दुसरीच त्याला जमतच नाही, तीसरीत म्हणजे शेवट पर्यंत उलट त्याचा त्याच्यात नकसान होत चाललय. पहिलीलाच मुलगा हा त्याच्यात ते ते एक चुकीची पद्धत आहे.

काही मुलांमध्ये खुप अं श fast असते कुठली पण गोष्ट अं करायची म्हणजे संगतीत जास्त असते त्यांची. आन काहीं मध्ये कमी असते. आता त्याच्यामुळ तर private school वाले private शाळांवाले काय करतात ते repeat करायला सांगतात. ते सांगतात ह्या मुलाला तुम्ही पहिलीत repeat करा. ह्या मुलाला

शासनाच नाही आमच्या कड आपल्याकड नियम असा आहे आता. की online माहिती भरली जाते त्या मुलाची. सगळी portal आहे. म्हणजे माझा जर भाग्येश दहा वर्षाचा जर झाला मग तो सात चा झाला आन मी त्याला शाळेत पण नाही घातलं, तर त्याला सा दुसरीतच घालायच आहे. RTE नियमा नुसार. म्हणजे त्याला पहिलीत घालायच नाही, तो आठ वर्षाचा आहे. तो अजुन शाळेत नाही गेला तर त्याला पहिलीत नाही घालायच, तिसरीत घालायच direct इथे असं आहे इथे वय कमी बसल ते repeat करायला सांगतात. जसं वय